नाहीतर काय ए आम्ही सिरीयस मध्ये बोलाव तुम्ही लगे तिकडून खिल्ली घ्यावं तुयाकडे नाहीका म्हणा तुझ्याकडेच दिल नाही त्याने मग सिरीयस मध्ये माझ्याकडे नाही तेच सांगतोय मी

काय नाय बाबा चुकलं माझ्या तोंडात हान कानफडीत मार माय ये

असे का काय म्हणतो बाकी काय नाय मग तुला मोबाईलचा हॉटस्पॉट कोणतय मोबाईल नाही पाहत मी म्या बघितलंय मोबाईल

इंस्टात आपला विडिओ बघितला होता काय म्हणतो ते लॅपटॉप कोणत्या कंपनीच हे लॅपटॉपची कंपनी काय हा काय ए मेळ नाय डी इ डबल ल ए

हायला काय दमानं चार झाले पाच झालेत हो म्हणलं तसंच असतंय मला माहिते ना टाईमच बघायचा नाय आता आर आता एक मिनिट एक तास होऊन वाटतो एक एक येल दुसरं काय बोलायलाच एक दिवशी इकडचं म्हणायच मी म्हणार ONE तू म्हणायच अं दोन मी म्हणार तीन सगळा खेळच होऊन जायचा

त्यमंदी

व्हायल वय ये सेकंड बरं नाही सेकंड मिनिट बर झालं शंबर नाहीत राव साठच साठ पर्यंतचे शंभर असती तर बाबा बाबा एक तास तर बाबा एक दिवसांवाणीच गेला असता मंग भया शंबर ला असते पण साठला ए ते बरं झालं

सहा झाले सात आठ नऊ दहा

आह गेला राव तसंच

ती गेलं का म्हणलं तसंच हा कशानी

आ

त्यो म्हणलं होता हा ऐके हातानी घेऊ

हम्म राईट हम्म राईट म्हणलं रे बाबा सात

बर

तसंच आलाय का काय

लय मोठय राव आपल्याला बोलायला अजून आपण दोन दिवस बोलू शकतो कंटिन्यू हा आता एक पर घातला ना आता राहिलेत दोन मिनटं गप काड विजय

आणि आता शेवटचं मिनटं चालू असावं दोन सेकंड राहावं आणि लगेच रेस डबल दहा मिनटं

मंग तर अशीच जाय ना ए

नाहीतर काय आता दोन मिनटं राहिलीत तर दोन तासाहून वाटाय लागलेत

तुम्हाला मराठीला कोणता मास्तर होता

कशाला आर मास्तरच अस्लना एखादा तरी नाव सांगणं

सांगना मंग काय ही नको विचारू माज्या नाय ध्यानात

आयला तू एक माणूस ए बाबा मराठीचा मास्तर कोण होत आणि काय म्हणला

चालायचं का मंग आता होऊ तर देना मंग काय राहिलाय आता राहिलाय ना दहा वाहायचं

आ तीस सेकंड तर राहिले ना दहाच सेकंद मधेच तुला तर

त म्हतारी तिकडून पळत येईल काही नको बोलू कय काय बोलतोय मी जे आहे तेच बोलतोय ह काय नाय म बाय बाय या वर्षातील राहुलदेव बरमण यांनी लता दिदींच्या काही रचना मध्ये अलीबाबा और चालीस चोर ऐकोनिसशे ऐंशी मध्ये आजा सारे बाजार

ऐकोनिश्शे ऐक्यास्सि कुदरत, ऐकोनिसश्शे ऐक्यास्सि मधील तुम्ही ओ रंगीले शक्ती ऐकोनिसशे ब्यानशी मधील जाणे कैसे कब झटपट लोकप्रिय झालेला . ऐकोनिश्शे त्र्यांशी मध्ये जब हम जवां होंगे अगर तुम न होते एकोणीसशे त्र्यांशी मध्ये हमे ओर न जीने एकोणीसशे त्र्यांशी मध्ये तुझसे नाराज नहीं कही न जा आणि जीवन बडे दिल वाला एकोणीसशे त्र्यांशी मधील के दिन एकोणीसशे चौर्यांशी मध्ये जाणे क्या बात अर्जुन एकोणीसशे पंचाऐंशी मध्ये भूरी भूरी आंखें सागर एकोणीसशे पंचांशी मधील सागर किनारे दिन प्यार के आएंगे मदिर सवेरे वाली गाडी एक एकोणीसशे श्यांषी नेपाल ऐकोनिसशे अट्ट्यांशी मधील क्या भला है क्या खामोश सा अफसाना आणि सिली हवा छू राजेश रोशनच्या लूटमार आणि

है या सारखी लता दिदींनी रफीसोबत द्वंद्वगीत गाजवली निशांत मधील आंखियों ये अँखियों में आखिर क्यों मधील दुश्मन ना करे आणि दिल तुझको दिया मधील वादा न तोड नंतर चे दोन हजार चार च्या इतरनल सन शाईन ऑफ दी स्पॉटलेस माइंड चित्रपटाच्या साऊंडट्रॅक मध्ये वैशिष्ठ्याची

बप्पी लेहरी यांनी लतादीदींसाठी काही गाणी रचली जसे की सबुत ऐकोनिसशे मधील दुरिया सब मिटा दो ऐकोनिसशे अंशी मध्ये बैठे बैठे आज आई करार ऐकोनिसशे अंशी मध्ये जाणे क्यू मुझे ज्योती ऐकोनिसशे येक्यास्सी मध्ये रेशम लागताहे प्यार ऐकोनिसशे ब्यांशी मध्ये दर्द की रागिणी आणि हिम्मतवाला ऐकोनिसशे त्रांशी मध्ये नैनों मे सपना किशोर कुमार सोबत युवल गीत

मधील हजार राहें किशोर कुमारसोबत युगत चंबल की कसम ऐकोनिसशे अंशी मधील स्मृती होईल सारखी गाणी रचली दर ऐकोनिसशे एक्यांशी मधील न जाने क्यू हुवा दिल ए नादान ऐकोनिसशे ब्यांशी मध्ये चाँदनी रात में बाजार मधील दिखाई दिए दिल ए नादान चाँद के पास लोरी मधील भर लेंगे तुम्हें आनी आजा निंदिया आजा आणि एक नया रिश्ता मधील किरण किरण में शोखिया ऐकोनिसशे अंशी च्या दशकात लता दीदीं नी रविंद्र जैनसाठी राम तेरी गंगा मैली ऐकोनिसशे पंचाऐंशी मध्ये सुन साहिबा सुन

हृदयनाथ मंगेशकर यांनी चक्रमधील काले काले घेरेसे ये आंखें देखकर आणि धनवान मधील कुछ लोग मोहब्बत को मशाल मधील मुझे तुम याद करना आसामी गाणे होते जॉना कोर राहती संगीत आणि गीतम हा डॉक्टर भूपेन हजारीता अमर उत्पन्नासाठी शहेंशा मधील जाने दो मुझे गंगा जमुना सरस्वती मधील साजन मेरा उस पार आणि उत्तम जगदीश साठी मधील मेरे प्यार की उमर जून ऐकोनिसशे पंचाऐंशी मध्ये युनायटेड वे ऑफ ग्रेटर टोरंटोनं तिला मैफल लिफ गार्डन्स समेत परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित केले. आणि मॅरीच्या विनंती वरून लतादीदींनी यु नीड मी हे गाणे गायले. बारा हजार मैफलीत सहभागी झाले. ज्याने धर्माला संध्येसाठी एक लाख पन्नास हजार जमा केले ऐकोनिसशे नव्वद चे दशक ऐकोनिसशे नव्वद च्या दशकात लता मंगेशकर यांनी आनंद मिलिंद, नदीम श्रवण, जतीन ललित, दिलीप सेन समीर ते उत्तमसिंग, अनु मलिक आदेश श्रीवास्तव आणि A. R. रेहमान या संगीत दिग्दर्शकांसोबत रेकॉर्ड केले. तिने जगजीत सिंग यांच्यासोबत गझल काही गैरफिल्मी गाणी रेकॉर्ड केली. तिने कुमार सानू, अमित कुमार, S. P. बालासुब्रमण्यम, उदित नारायण, हरिहरन, सुरेश वाडकर, मोहम्मद अज़ीज़, अभिजीत भट्टाचार्य, रूपकुमार राठोड, विनोद राठोड, गुरदास मान आणि सोनू निगम यांच्यासोबत ही गाणी गायली आहेत तिने रोमा इरामासोबत बहारा बहारा गाण्यासाठी देखील सहयोग केले या शैलीला म्हणतात ऐकोनिसशे नव्वद मध्ये तिने गुलजार दिग्दर्शित लेकीन या चित्रपटाची निर्मिती करनार्‍या हिंदी चित्रपटासाठी

या चित्रपटातील यारा सिली सिली या गाण्याच्या सादरीकरनासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पाल शो गायिकेच्या तिसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. हा चित्रपट तिच्या भाऊ हृदयनाथ त्याने संगीतबद्ध केले होते. ऐकोनिसशे ऐक्यान्न्यव मध्ये इंडोनेशियन डांग डुप गायिका रूमा इरामा यांनी मंगेशकर यांच्या त्याच्या अनेक गायनावर सहयोग करण्यासाठी आमंत्रित केले. अल्बमचे शीर्षक अल्बम सुखात सोनेदा खंड एक राहू डांग डुप दुनिया लता मंगेशकर या गाण्याचे शीर्षक आहे मवार मेहरा औरंग असिंघ पेरंग असिंघ अल्बम मुस्लिम सेंटा आणि व्हाईट येतो ना इरामा यांनी मंगेशकरांना राहतो डांग डुप दुनिया

तिने यश चोप्रा यांच्या यशराज फिल्म या निर्मितीगृहातील जवळपास सर्व चित्रपट आणि चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. जहाँ तो चाँदनी लम्हे दर ये दिल्लगी दिलवाले दुल्हनिया यांचा समावेश आहे ले जाएंगे दिल तो पागल है आणि नंतर मोहब्बत दोन हजार मुझे दोस्ती करोगी दोन हजार दोन आणि वीर जारा दोन हजार चार career प्रिती झिंटा सह कलाकार आणि खानो मे त्याच्या अमन माथुर एक घातक भुमेकेसाठी

अजीज मिर्झाजाच्या दोन हजार तीन साली प्रदर्शीत झालेल. संजय सारखे चित्रपटात जुनी चालव्याच्या caste न केल्या बद्दल fan आणि dreamer unlimit च्या एका मागील आरामध्ये नेराश्य झाला आणि चित्रपटाच्या यशा नंतरही ते वेगळे झाले. दोन हजार चार दोन हजार नऊ comeback दोन हजार चार हे खान साठी गंभीर आणि त्यानी actuallyentertainment मध्ये रुपांतर केले आणि त्यांनी पत्नी गौवरीला निर्माती म्हणून company च्या पहिल्या production घेतल्याने फराह खानच्या दिग्दर्शनाचे हे पदापर्ण मसला चित्रपट में हु ना मध्ये भूमिका केली. भारत पाकिस्कतान संबंधांचे एक काल्पनिक वर्णन काहीही छ्नांकनि खलनायक म्हणून पाकिस्तानच्य सतत च्या रुठीवादी चित्रना पासून दूर जाण्याच्या

खान ने नतर film festival मध्ये प्रदर्शित झालेल्या यश चोप्रा यांच्या वीर झरा या लठाई चित्रपटा मध्ये एक भारतीय वायू सेनेच्या pilot ची भूमिका केली.

दोन हजार चारच्य भारतातील सर्वाधिक कमाई करनारा चित्रपट ज चवर्यांनव कोटी पेक्षा जास्त कमई करणारा आणि में हु ना सहाशे येशी दश लक्ष

दोन हजार चारच्या अंतीम release मध्ये खान ने NASA शास्त्राण्याच्या भूमिका केली होती. जो देश भक्तीने आशुतोष गोवारीकर यांच्या समाजातील नाटक स्वदेश मध्ये आपले घोडे पुन्हा जागृत करण्यासाठी भारतात परतला होता. NASA मध्ये shoot केलेलं पहिले भारतीय चित्रपट सशोधन केंद space center येथे विद्वान stiffen pone bollywood अ चित्रपटाचा उल्लेख केला आहे या चित्रततील परंपरागत कथा आणि प्रेषकांच्या अपेक्षामध्ये उल्लंघन दर्शक डिसेंबर दोन हजार तेरा मध्ये times of india ने अहवाल दिला कि त्याने चित्रीकरण केले चित्रपटाचा तो एक भावनिक दृष्टया जबरदस्त आणि जीवन बदलणारा अनुभव वाटला जो त्याने अभ्यास चित्रपट पहिला नव्हता. variety च्या छानशी कामगिरी जरी भारतीय शेतकऱ्यासाठी पाश्यचात्य मुलीने आणलेच्या निरधार असलेला एक आत्म समाधानी प्रवासी अस्वस्थ असल्याचे

दोन हजार चार मध्ये release झालेला तिन्ही चित्रपटासाठी त्याला filmfare जो उत्कृष्ट अभिनेता पुरस्कारा साठी